मस्था यांच्या दागिनेही काढून घेतले दोघेही घोड्यावर बसून बिकानेरकडे निघाले आणि ठेकेदारांसमोर डोके टेकावले. जाल जाळल्यानंतर जामखेड खेचायचे डोके जडा जळाले होते. उपाय अहमद शाह अफजलीने सतराशे सत्तेचाळ मध्ये लाहोरच्या रक्षणासाठी काही सैन्य सोडले तेव्हा ते त्याच्या पहिल्या हल्यात तर हिंदला नेले सौम्याची उकडी सुखा सिंगच्या पक्ष्याशी भिडली अफगानाणी एकट्याने लढले. पसंत केले सुखा सिंघला शिखांनी मैदानात पराभूत केले आणि हाताशी लढाईत एका राक्षसी पाठनाला हार केले सर्व प्रमुखांनी आनंदी होऊन त्याला घोडे दिले त्याने श्यामसिंगच्या घोडे ठेवला आणि बाकीचे परत केले. महाराष्ट्राची संपूर्ण माहित महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणविसशे साठ रोजी झाल एकोणविसशे साठला जरी महाराष्ट्र राज्य राज्य म्हणून अस्तित्वात आले असली तरी या राज्याला भरपूर मोठा इतिहास लाभलेला आहे. अनेक राजे महाराजे समाज सुधारक आणि संतांची विभूति या राज्यात जन्माला आले होते. या महाराष्ट्र राज्ये ची सौभाग्यच म्हणावे लागेल छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आगरकर स्वातंत्रविर विनायक दामोदर सावरकर याच मातीत जन्माला आले. यांच्या कर्तुत्वानी कर्तबगिरीने त्यांच्या त्यागाने महाराष्ट्र राज्याला आजचा दिवस पाहता आला छत्रपती शिवाजी महाराजा च्या गड किल्याने माहाराष्ट्र सजला आहे राज्याच्या नाकाशावर ही किल्ले जणू माणिक मोती प्रमाणे आजही दिमागात लागत लागतायत. महाराष्ट राज्याचा इतिहास. मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याला बऱ्याच राज्यकर्ते शासकांचा वारसा हक्क लाभला आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्याचा इतिहास हा खूप प्रदीर्घ आहे. भारतीय इतिहासकालीन पुस्तकांमध्ये आढळून येत असलेला महाराष्ट्र राज्याच्या उत्पत्ती संबंधित माहितीनुसार आपल्या महाराष्ट्र राज्यचा इतिहास हा इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून नोंदवला गेला आहे कारण या पूर्वीच्या कालखंडाबद्दल विशेष अशी माहिती कोठेच आढळून येत नाही महाराष्ट्र राज्याचे इतिहासाबाबत विषय सांगायचं म्हटलं म्हणजे विविध कालखंडानुसार राज्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या शासकाने राज्य केले त्यामुळे राजकीय कालखंडानुसार राज्याच्या प्रत्येक भागात विविधता आढळून येते असे असले तरी सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासामध्ये बरेच साम्य दिसून येते मगर चालुक्य वाकाटक आणि राष्ट्रकूट या सारख्या वंशवालाने महाराष्ट्र राज्यावर वेगवेगळ्या मध्ययुगीन कालखंडात राज्य केले गेले प रंतु यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्य मराठी भाषा आणि संस्कृती आदी गोष्टींचा फारसा विकास झाला नव्हता या कालखंडानंतर सत्तेवर आलेल्या सातवाहन, शालिवाहन आणि देव ऋषी यादव या कार्यकाळ मराठी भाषा आणि संस्कृत चा मोठ्या प्रमाणात विकास झाला

त्यांनी मोठ्या प्रमाणावर सामाजिक सुधारणा केली शिवाय मराठी प्राकृतिक भाषा ही सातवाहनाची भाषा होती तसेच इसवी सन आठयत्तर साली सत्तेवर आलेली राजकर्ता गौतमीपुत्र सातकर्णी यांनी सुरू केलेल छप्पन चांग आज देखील रूढ आहेत सातकर्णी शासकानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर आपले राज्य प्रस्थापित केले अशाप्रकारे महाराष्ट्र राज्यावर अनेक वंशावळी राज्यकर्त्यांनी राज्य केले असे असले तरी महाराष्ट्र राज्य इस्लामिक सत्तेच्या अधिवक्तेखाली गेले तेराव्या शतकात दिल्लीच्या गादीवर राज्य करीत असलेल्या अल्लाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद मोहम्मद तूख बिन तुगलक यांनी आपल्या राजकीर्तीत राज्याच्या दख्खन भागात क भाग बळकावून घेतला इसवी सन तेराशे सतेचाळीस स तुगलकाच्या पडावा नंतर बहनामी सुलतानांनी सुमारे एकशे पन्नास वर्ष आपले महाराष्ट्र राज्यावर राज्य केले सतराव्या शतकाच्या मध्यंतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर राज्यात मराठी साम्राज्याची मुहूर्त वेळ ठरवली गेली शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची स्थापना करून स्वबळावर महाराष्ट्र राज्य स्थापन केले इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर साली राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या च्या राज्याची अधिकृत सुरुवात झाली शिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज सत्तेवर आले छत्रपती संभाजी राजे यांच्यानंतर मराठ्यांची सत्ता पेशव्यांच्या हातात गेली पेशवांनी आपल्या कार्यकर्ते मराठ्यांची सत्ता पार भारताच्या सीमेपार प्रस्थापित केली यानंतर इसवी सन अठराशे चौसष्ठ साली झालेल्या मराठा अफगान युद्धात मराठ्यांचा पराभव झाला यानंतर महाराष्ट्रातील सत्ता लाहीस गेली

भारतात इसवी सन पंधरा ऑगस्ट एकोणविसशे सतेचाळीस सली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात राज्य स्थापन करण्याबाबत आंदोलन होऊ लागले महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेकरिता सुमारे एकशे पाच हुतात्म्याने बलिदान दिले सन एक मे एकोणविसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली अशाप्रकारे महाराष्ट्र राज्याचे स्थापना होण्याबाबत ऐतिहासिक माहिती ही मिळते

मोठ्या संख्येने मुंबईत स्थायीक झालेले आहेत असे आपणास पाहावयास मिळते. उद्योगांची भरभराट आणि प्रत्येक हाताला काम देणाऱ्या या मुंबईने करोडो लोकांना आपल्यास सामावून घेतले आहे. औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य आज अव्वल स्थानावर आहे. बऱ्याच विदेशी COMPANY न्यांनी या राज्यात गुंतवणुकी करिता योग्य क्षेत्र असल्याची खात्री झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली अनुकू अनुकूल वातावरण भरपूर मोठे क्षेत्रफळ सोयीचे बाजारपेठ आवश्यक गोष्टींची उपलब्धता शैक्षणिक दृष्ट सक्षम असलेल्या महाराष्ट्राकडे आणखीन बरेच उद्योजक उद्योग उभारण्याकरिता धडपडत आहात आधीच म्हटल्याप्रमाणे मुंबई ही महाराष्ट्र राज्याची किंबहुना भारताची आर्थिक राजधानी असल्याने रोज अरबो खरबो रुपयांची उलाढाल एकट्या मुंबईत होत असते आणि त्यातल्या त्यातच सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बंधू असलेले चित्रपट सृष्टी देखील या मुंबापुरीत असं असल्याने याला एक वेगळ्या प्रकारचे वलय प्राप्त झालेले आहे चित्री करण्याकरता मुंबई मोठे मोठे studio पर्यटन केंद्र समुद्रकिनारा आजूबाजूला असलेले निसर्ग रम्य स्थळे यामुळे चित्रपट सृष्टी मुंबईला फिरवले आहे. मोठे मोठे कलाकार देखील या मुंबईला वास्तवत असल्याने पर्यटक त्यांची झलक पाहण्याकरिता देखील मुंबईला गर्दी करताना आपणास दिसून येते महाराष्ट्रातील तीर्थस्थळे महाराष्ट्र हे संतांचे राज्य असल्याने संतांची शिकवण या राज्यात लाभलेली आहे शिवा येथे संस्कृती परंपरा जपण्याचे संस्कार लोकांना मिळाले नाही भक्ती भाव देखील ओसांडून वाहताना दिसते महाराष्ट्रातील तीर्थस्थळे देखील बरेच प्रसिद्ध आहे देवीचे साडेतीन शक्तीपीठ देखील राज्यात आहे त्यातली माहूर

बाराही महिने खुणावत असतं भारत ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रात आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर औरंगाबाद जिल्ह्यातील भुवनेश्वर हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ आणि बीड जिल्ह्यातील पैरय वैद्यनाथ अशी पाच ज्योतिर्लिंग या राज्यात आहेत. याशिवाय शिर्डी शनिशिंगणापूर शेगाव पंढरपूर अक्कलकोट या ठिकाणी देखील भाविक श्रद्धापूर्वक मोठी गर्दी करताना आपणास पहावयास मिळते. समाजकारक मोलाची भूमिका पाडणारे व्यक्ती बाबा आमटे साधनाताई आमटे प्रकाश आमटे डॉक्टर सौ मंदाकिनी आमटे या संपूर्ण परिवाराने प्रवाहापासून शेकडो मिल दूर असणाऱ्या आदिवासींकरिता कार्य करत आपल्या आयुष्य वेदले. या आदिवासी करता शिक्षणाची आरोग्य सेवेची सोय करत त्यांना समाजात स्थान मिळावे यासाठी अविरत परिश्रम घेतले त्याचबरोबर अभय भंग आणि राराणी भंग हे दाम्पत्य हे देखील समाजा चे ऋण फेडत विश्रांत परिश्रम घेत समाजसेवा करीत आहे

भारतात महाराष्ट्रात सर्वात श्रीमंत राज्य म्हणून ही मुंबईची ओळख असून भारतातील सर्वात मोठे शहर म्हणून देखील त्याची ओळख निर्माण झालेली आहे मराठ्या साम्राज्याची संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुघलाविरुद्धच्या अविरुद्ध संघर्ष तसेच एकोणविसशे ऐंशी पासून एक महान योद्धा म्हणून त्यांची ओळख त्यांनी निर्माण केली होती भारतात उत्तम शासनकर्त्यामध्ये त्यांची गणना केली जाते महाराष्ट्रात भारतीय चित्रपट आणि TELEVISION उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. ज्यामुळे राज्याला दरवर्षी देश-विदेशातून करोडो रुपयाचा महसूल प्राप्त होतो. आजच्या या सदरात आपण राजकारण या शब्दावर भाष्य करणार आहोत राजकारण म्हंटल कि बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर नकारत्मक भावना तयार झाल्या असतील किंबहुना ते अगदी खरंच आहे राजकारण ची कल्पनांचं मुळी डोके दुखी भासते याचे कारण म्हणजे. राजकारण या शब्दाचा अर्थ आणि राष्ट्र राष्ट्रहितासाठी एक एक पणे निर्णय घेऊन सरकार चालवणे असा असला तरी राजकारण या शब्दामागे दडलेली असंख्य कथार कथारचे ला आज आज दिसुनि आला दिसू लागतं लागतात राजकारण म्हंटल कि सर्वात आधी डोळ्यासमोर येतात ते म्हणजे आपले लाडके पुढारी त्यांचे मिश्किल हसरे चेहरे हात जोडून उभे असणारे निवडणुकीत पूर्वी त्यांची आकृती त्यांची भाषणे आश्वासने वाचणे

पुढाऱ्यांचे फलक नेत्यांचा आलिशान लाल दिव्याच्या गाड्या hotshots hotswhatsup वर लावण्यात आलेल्या राजकीय status राजकीय quets इत्यादी व अश्या अनेक रंगानी राजकारण पूर्ण होत आले. पण या सर्व अथक परि परिश्रमामागे दडली आहे एक सुप्त आणि सर्वंष्ट उद्धिष्ट ते म्हणजे खुर्ची आपल्या राज्यात स अं आप आपल्या राजकीय किंवा status साठी करण्यात आलेल्या हा खटाटोप फक्त आणि फक्त या खुर्चीसाठी करण्यात आलेत एक स्पर्धा म्हणजे राजकारण का हो अशा या स्पर्धेत ना कोणतेही नियम आहेत ना कोणत्याही अटी जरी हे नियम असलेच तरी हे

नियम हि स्वतः स्वतः रस्त्यावर केले जातात कारण जनतेने स्वतःला पहिले आहे अशे सवानी हक्क किती पूर्ण केले जा जातात आणि नाही आपण अगदी जवळचे उदाहरण घेतले तरी चालेल ते म्हणजे मराठा आरंक्षण कितीही पुढारी मराठा आरंक्षण आंदोलनात सहभागी होण्यासाठी पुढे सरसावले हे प्रश्न प्रशंसनीय आहे पण त्यामुळे सर्व सर्वच शेवट प्रयत्न साथ देत नाहीत असे चित्र दिसत आहे म्हणजे लोक लोकांच्या किंवा जनतेच्या मनात घर करण्यासाठी का हा उठवलेला उठ उठावेल असे राजकारण करण्यासाठी कोणतीही विशेष पुरेसा पडताना द दिसत आला आहे CINEMA च्या अभिनेत्याच्या आत्म हास्य आत्महत्या भारतातील शेतकऱ्यावर होणारे अन्याय विरुद्ध प्रदेशी दिग्ग्जनी उठवलेलं आवाज असंख्य बलात्कार चा घटना या सारख्य अनेक गोष्टी आणि घटनांना वापर फक्त दुसऱ्या पक्षावर टीका ग्रस्त सोडून आपली बाजू उचलून धरण्यात म्हणजे, राजकारण. करण्यात आलेले दिसून येत आहे लोक लोकसंख्येच्या तुलनेत भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश मानलं जातो भारत समोर लोकसंख्या हा अगदी भीषण प्रश्न आ प्रश्न आसवुन उभा आहे या लोकसंख्येमुळे येणारे किती अडचणी भारताच्या विकासात बाधा बनत चालल्या आहेत वाढत्या लोकसंखेमुळे बेरोजगारी वाढत चालली आहे त्या बरोबर गरीब खालावलेला राहणीमानीचा दर्जा नि नित्कृष्ट दर्जेचे शिक्षण अन्न, वस्त्र आणि निवारा या सारख्या मूलभूत गरज पूर्ण न होणे यामुळे वाढती गुन्हेगारी एक इत्यादी सारख्या प्रश्नांचा मुळा मुळासकट सोडवण्यासाठी खुर्ची म्हणजे, राजकीय अधिकार व त्याच्याबरोबर निरभीत नेतृत्व सुद्धा. गरज लागते अशा लोकांचे किंवा जनतेच्या प्रश्नासाठी निस्वार्थीपणे

राजकारण हे अगदी आपल्या घरातून सुरु असतंय तो म्हणजे, अगदी लहान पण पासून लहान पण अं पासूनच आपण आई वडीलचे लाडके लाडके होण्यासाठी आपल्याच भावं भावंडा बरोबर भांडत असतो शेत शेतजमिनीच्या वाट वाटणी करून कितीही सख्या भावभावात झालेल्या वाद अजूनही आपण वर्तमान पात्रात वाचत असतो त्यामुळे असे म्हणता येईल कि हि लढाई लढाई हि लढाई लढाई कि स्पर्धा अगदी घरातूनच सुरु होते आणि जेव्हा हि स्पर्धा घरातून घराबाहेर येते तेव्हा ती समाजातल्या इतर इत्तर बरोबर सुरु होते carporate क्षेत्रात तसेच क्रीडा चित्रपट उद्दोग उद्दोग धंदे इत्यादी सारख्या क्षेत्रात देखील अदृश्य रूपात राजकारण चालू असताना आपला आपल्याला दिसून येते राजकारणाची व्याख्या हि राजकीय व सामाजिक वर्च व व वर्चस्वासाठी नसून ती इतर क्षेत्रामध्ये लागू पडते पण सर्व साधारण पने राजकारण हे ग्रामीण, राष्ट्रीय व जागतिक रस अं व जागतिक स्तरावर राजकीय अधिकारांसाठी केलेले केल्या गेलेले पुरवडीचं आपण राजकारण म्हणून पाहतो ग्रामीण स्तरावरील राजकारण राष्ट्रीय पातळी वर राजकारण आणि जगातील राजकारण या मध्ये हेतू हा राजकीय वर व्हर्सवाचा व अधिकाराचा असा तरी ते मिळवण्याचे मार्ग खुप भिन्न आहेत. ग्रामीण भागात होणारे, राजकारणाचा प्रभाव हा प्रत्यक्षपणे समा ज अं समाज समाजातल्या सर्व घटना पर्यंत होत असतो किंबहुना सर्व सातारातील लोकांना त्यांचे फायदे तोटे झालेले झा झेलावे लागतात जर तसे झाले नसते त्या बद्दल माहिती करून घे घेण्याचा वेग राष्ट्रीय व जागतिक पातळीवर राजकारणाच्या दृष्टीने जास्त असतो म्हणजेच लवचिकल हि जास्त दिसून येते आपण राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणाचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल कि यामध्ये जी धोरण जनतेच्या सेवेसाठी आखली जातात

घटक पर्यंत पोह पोहचत नाही भारत सरकार शेतकऱ्यावर लघु म लखू मध्यम व मोठे उद्दोग धंदे

असते आणि आम्लात सुद्धा अनंत असते परंतु त्याचा फायदा अपेक्षित इतक्या प्रमाणात होताना दिसत नाही कारण या योजनेचा लाभ कसा घ्यावा त्या त्या साठी काय प्रक्रिया आहे आणि त्याची माहिती लोकांना नसते कारण या योजनेसाठी जितका जितकी निधी मंजार झालेली असते त्याला हि त्याला हि भ्रष्ट्राचारच वलय स्पर्श करत असतं अशा वेळी हेच राज्यकरते राजकारण अगदी चांगल्या पद्धतीने वाढवतात जगातील जागतिक सतरावरच्या राजकारणात देखील वर्चस्वाची वर्च वर्च वर्चस्वाची स्पर्धा दिसून येते आणि या राजकारणात अगदी टोकाच्या भूमिका घेऊन जातात युद्ध महायुद्ध यातूनच आतंकवाद आतंकवादी घटना जन्म घेतात यातून होण्याऱ्या वाईट परिणामा मात्र समाजाला प्रत्येक घटकावर प्रत्येक्ष आणि अप्रतेक्ष रीतीचा प्रभाव पढत असतो अशा प्रकारचे राजकारण हे आपल्या घरापासून जागतिक स्तरापर्यंत व्यक्तिगत वर्चस्वासाठी किंवा एका घाटाच्या राष्ट्रीय वर्चस्वासाठी चाल चालूच असतात आपण पाहत आ आलो आहोत तसेच राजकारण हि संकल्प संकल्पना हि एक दोन वाक्यात सांगता येणार नसून ती प्रचंड व्यापक असून जीविक पहेली बनलेली आहे हे हि आपल्याला दिसून येते जरासे लढाई मध्ये हल्ले प्रति हल्ले पेच वाढपेच निधी निधड्या छात्या आणि गनिमी कावे असे अगदी त्या प्रमाणे या राज्यात एक मेकांवर केलेले राज्य

लढाई सारखे नियम नाहीत नाहीत ना अटी राजकारणाची हि लढाई जिंकण्या अगोदर व जिंकण्या नंतर जिकल्यानंतर देखील

बघताना नकारत्मक नजरेचे आपोआप आपोआपच बघितले जाते

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे अडचण आपण व्यक्तीतले म्हंटला आम्हास आम्हाला

सत्ता मिळण्यासाठी व देश चालवण्यासाठी अनेक नेते जे निर्णय घेतात व जे काम करतात त्यास राजकारण म्हणतात राजकारण काही नुसतं निवडणुकी पर्यंत मर्यादित नाही राजकारण चा अर्थ खूप व्यापक खुप व्यापक आहे राजकारणाचा हेतू खुप मोठा आहेत दुर्दय दुर्दवाने आपण तास व्यापक अर्थाने त्याच्याकडे पाहत नाही आपला देश किंवा आपलं राज्य कशे चालले पाहिजे कुठल्या तत्वांवर चाललं पाहिजे त्याचे अग्र काय असले पाहिजे राज्य कशासाठी चालवले पाहिजे याचा विचार मांडणं, त्या विचारांवर अग्र धारण आणि तो पूर्ण करण्यासाठी सत्तेत येणे सत्तेत, येण्यासाठी निवडणूक लढवणं. त्या जिंकन त्या जिंकण्यासाठी आपण आपले विचार लोकांना पटवून देणं व नंतर ते सत्यात उतरावं म्हणजे राजकारण सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक, आर्थिक घटकां घटकांच्या प्रभावाने विशिष्ट विचार अंगी करून. विशिष्ट समा समाज, संप संस्था, भूभाग, या वर सत्ता मिळवण्यासाठी व सत्ता प्रभुत्व करण्या प्रभुत्व कायम ठेवण्यासाठी केलेली कृती म्हणजे राजकारण राजकारण फक्त निवडणुकी पर्यंत किंवा लढण्यापर्यंत मर्यादित नाही आहे राजकारण राजकारणात असणं व त्या विचारणा मूल्यांचा आधार असणं हे हेतू असणं आवश्यक आहे राजकारणाला काही श्रद्धा व हेतू असण आवश्यक आहे असा विचार प्रत्येक नागरिकांने व राजकारणाने ठेव ठेवणं गरजेचं आहे आपल्याला काय करायचे हे आधी निश्चित करायला हवं आपली दिशा पक्की कराय पक्की असय असायला हवी आपण सर्व नागरिकांनी सर्वानी मिळून एक मोठा एक मोठ्या माणुसकीच व जगात शांतीचा नांदेल प्रत्येक हाताला काम मिळणे शेतकरी शेतकरी स्थानं होऊन शेतकरी सदन होईल असं कां करन व ती व्यवस्था निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे तसेच अखंड राज्य सुखी झाले असे म्हणता येईल राजकारण हे केवळ निवडणूक पर्यंत मर्यादित नसते राज्य शस्त्र हे राजकारणाचा अभ्यास शक्ती संपादन आणि उपयोजि उपयोगीची आणि उपयोगाची तपासणी करतो सं सामाजिक जीवांची अं जी जीवनाशी संबंधित असलेल्या अनेक क्षेत्रापैकी राजकारण आणि धर्मकारण हि दोन महत्वाची क्षेत्र आहेत समाजाच्या प्रत्येक घटकावर ज्यांचा परिणाम होत असतो राजकारण जून राज्य शास्त्रावर अवलंबुन असते व धर्म कारण ज्या धर्म शास्त्रावर अवलंबुन अवलूंबून असते त्यातील त त तत्वांचा व नियमांचं नियमाचा समाजाचा फिर समाजाचा कीर्ती साठी व विकासाससाठी असले असलेल्या संबंध मूलगामी स्वरूपात असते राजकारण व धर्मशास्त्र यापैकी राज्यशास्त्राचे स्वरूप त तत्कालीन राजकारनाणी बदले आहे राजकारणातील नव्यानव्या खेळी मुळे त्याच्या नियमांमध्ये बदल होत जातात त्या तुलनेत धर्मशास्त्रा मध्ये फारसे बदल होत नसतात राजकारण असे म्हणण्यापेक्षा राजनीती असे म्हण म्हंटले राजनीती असे म्हंटल्याने राजकारण या शब्दाला चिटकलेले अनेक अनेक अनेक रंग दूर सारून विचार विचार करता येईल राजकारणातील समाजाला लौकिक व व्यावहारिक पातळीवरच्या जीव जीवनात स्व स्वस्थ मिळते पण धर्म का धर्म कारणाने माणसाला अस्थी जीवन अर्थ प्राप्त प्राप्त होते ज्याने ज्यांचे ज्याच्या प्राणी प्राणिपातळी वरून करण्याचे कार्य धर्म करीत असतो म्हणजे राजकारण आणि धर्मकारण याचा सम संबंध असतो नसतो किंवा असावा नसावा या प्रश्नापेक्षा त्याचा त्यांचा एकमेकांशी कसा कश्या प्रकारचा संबंध समाजाला पोषक ठरतो या प्रश्नाचं विचार महत्वाचा आहे जेव्हा आपण राजकारण हा शब्द ऐकतो तेव्हा आपण नेहमी सरकार राजकारणी आणि राजकीय पक्षाचा विचार करतो एखाद्दा देशात संघटित सरकार सरकार देण्यासाठी आणि विशिष्ट मार्गदर्शन नि नित्वानुसार कार्य करण्यासाठी एका मोठ्या आणि बहुमत असलेल्या पक्षाची गरज असते पण राजकारणात फक्त एकच पक्ष असतो आणि कधी आणि कधीच नसते विरोध पक्ष सुद्धा असतात आणि आपली सत्ता या याच्यासाठी ते सुद्धा प्रयत्न करत असतात पण राजकारण हे फक्त सरकारा म सरकार मधील सत्तेपुरते मर्यादित नसते ती सत्ता मिळवण्यासाठी ची धावपळ करण्याबद्दल आहे विरोधी पक्षाची उमेदवार राजकीय वादविवादाच्या वेळी सत्तेवर असलेल्या पक्षाला प्रश्न विचारतात

हे सर्व केवळ राजकारणच जोरावर केलं जाते भारताच्या राजकारणात निवडणुकीनंतर जिकल्यावर राजकीय पक्षाला सत्ताधारी पक्षाकडून सत्ता मिळण्यासाठी प्रक्रिया म्हणता हि राजकीय निवडणूक प्रक्रिया संपूर्ण देशात होते अशा सर्व

सरकारचे प्रतिनिधित्व करतात भारत हा लोकशाहीने चालणार एक प्रजासत प्रजासत्ताक देश आहे अशा प्रकारचे देशाने पंतप्रधान सरकार चालवतात देशाचे प्रमुख राष्ट्रपती राष्ट्रपती असले ते सर्व अधिकार पंतप्रधानाच्या हातात असतात राष्ट्रपती हा देशाचा सर्वोच

निवडण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहेत देशातील प्रत्येक व्यक्ती याचे वय अठरा वर्षे ओलांडले आहेत त्याला मु मुक्तपने मतदान करण्याचा आणि आपला प्रतिनिधी म्हणून निवडण्याचा अधिकार आहे दार पाच वर्षाने देशाची सर्व सार्वत्रिक निवडणूक घेतली जाते ज्यामध्ये तुम्ही तुमचा प्रतिनिधी मुक्तपने निवडू शकता आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष आहेत स्वातंत्र्यानंतर देशात अनेक राजकीय पक्षांची स्थापना झाली त्यापैकी काही पक्ष राष्ट्रीय पातळीवर तर काही राज्य पातळीवर होते आजकाल प्रत्येक राज्यात काही स्थानिक पक्ष पक्षही आहेत जे जे त्या त्या राज्यात आपले वर्चस्व राखून असतात दोन हजार एकोणीस च्या निवडणुकीचे वर वारे सर्विकडूनच जोरात लागू लागलेत राजकारणात राजकारणात एक नवीन लाट इ येऊ पाहते तसा तरुणाईचा आणि राजकारणाचा सहवास खुप जुना पण एका नव्या विचारांनी नव्या जोमानी येणारी हि नवी पिढी आह राजकारणाला खऱ्या अर्थाने बदलू पाहते पण पण का खरंच चित्र बदलतंय याचा थोडा पुहपुर्व योगा योगाने भेटी काही राजकीय घडामोडी जवळून पाहायला पाहायचा योग आला. त्याचा एक छोटासा अनुभव म्हणजे, एक तरुण नेत्याने भेटायला आलेल्या त तरुणाचा घोळका आणि निम्मं निमित्त झाला लिहायला एकतीस डिसेम्बर ची रात्र निम्माहुन जास्त तरुणी जेव्हा जिगण्यात व्यस्त असतो तेव्हा या तरुणांनी तिथं येन बोलणं गरजेचे वाटते आज आजकाल ची तर आजकालची तरुण तरुणाई बे बे बेताल बेधुंद त्यांना कशाचं च रस नाही. एकीकडे असे ही आरोप आणि एकीकडे सक्रिय असलेल्या या ह्या तरुणीचा लोंढा पण तरुणाच्या चळवळ चळवळीला का खराच न्याय न्याय देते आजचे राजकारण आणि राजकारणी कि स्वतःच्याच स्वतःच्याच स्वार्थी स्व ताची स्वतःच्या स्वा अं स्वार्थासाठी फक्त त्यांच्या कौशल्यावर कौशल्याचा वापर करून घेतात अं घेतला जातात मी मी आजचा भारतीय तरुण हातात degree आहे पण नौकरी नाहि मी चळवळीत उभा आहे पण चळवळ चळवळ कसली

पाठीवर पोलिसांचे दांडके पण माझ्यात नेताच्या हे नेताच्या हेतू मला कडू व ना कडू त्यांच्या सभा सभांना मी गर्दी करणार, त्यांनी दोस्त म्हणून खांद्यावर हात ठेवले म्हणजे माझं आयुष्य फळणार हे तर नक्कीच आहे होय मी आजचा भारतीय तरुण आज आपण परीक्षेची तयारी ह्या विषयावर बोलूया आज नवीन वर्षाच्या स्वागत झालं कि सगळ्यांना वेद लागतात ते ते परीक्षेची जानेवारी महिना सरतो आणि फेब्रुवारी महिन्यात बारावीच्या परीक्षा चालू होतात आणि बारावीच्या परीक्षा

तयारी कशी करावी या हेच्यावर आज आपण थोडं प्रकाश टाकूया खरोतर परीक्षेचा श्री गणेशा होतो तो बारावीच्या परीक्षे पासून आधी बारावीची practical ची परीक्षा होते नंतर बारावीची theory paper होतात ते चालू असतानाच